ह्यांनी चप्पल नाही घातलेला आहे. हा मंदिर खूप पुराणा मंदिर दिसतय मंदिर साफ सिड्या साफ आहेत.

या फोटो मध्ये गौतम बुद्धांची मूर्ती दिसत आहे.

एक मोठ्या मूर्तीचं खाली एक मूर्ती लेटून जाणे अशी दिसते आणि एक मूर्ती बसलेली दिसते.

फिमेल डॉक्टर ने मास्क घातलेला आहे समोर टेबल वर सेंनीटईजर ची बोटल आहे सगळ्याच्या जवळ बूक बूक आहे मागे काही चित्र आहेत.

या फोटोमध्ये एक ऐरोप्लेन दिसत आहे एरोप्लेनवर इंडिगो असे लिहिलेले आहे एरोप्लेनच्या बाजूनी --

इथे एक मुलगी दिसत आहे बॅग तंगुण आहे इथे दोन बोर्ड ठेवले आहेत.

आहे आणि वृक्ष आहे एका वृक्षाची परछाई पाण्यामध्ये दिसत आहे.

या फोटोमध्ये एक बोर्ड दाखवण्यात आला आहे या बोर्ड वर इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक असे लिहला आहे.

या फोटो मध्ये एक ऑफिस दा- कार्यालय दाखवण्यात आला आहे कार्यालयाच्या बाहेर मंडप लावलेला आहे.

या फोटो मधे येक व्हाइट आणि बालू कलर ची बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंग च्या खाली येक मानुस झाड़ू पकडून सरल जात आहे इथे खाली येक ब्लू कलर चा डस्टबिन ठेवलेला आहे.

बिल्डिंग च्या दुसर्यऱ्या साइड नि झाडे आहेत.